तिकडे झाड वगैरा आहे निळा आसमान मला दिसतो आहे.

मला फोटोमध्ये दिसतोय एक इथे खूप जंगल सारख फोटो आहे इथे हिरव्या हिरव्या खूप झा झाड आहे आणि पत्ता आहे हि खूप फोटो जुना वाट --

ह्या पीक मधी मला एक कार दिसते आणि मोठी बिल्डिंग आहे तिथे.

ठेवलं आहे पीक मधी आणि तिकडे कुलरसाठी कुलरसारखं काहीतरी दिसतो आणि काला कलरची कोणतीतरी मशीन दिसतेय.

पैसे काढता ए.टी.एम. मधी पैसे मोजून बाहेर येतो आहे.

हे एक रिपेअर बाईक आहे काळी कलरची त्याच काम चालू आहे हे एक गॅरेज आहे तिकडे एक बारडी ठेवली आहे आणि अं--

आणि तिथे काळ्या कलरची बाईक बनवते गॅरेज मधी गॅरेज ला हे--

पेन्टिंग केले आहे तिकडे हिरवे हिरव्या गास आहे आणि वरती--

पांढरा सारखा आसमान दिसतो आणि गार्डन सारखा हे पुरा वॉल दिसतो खाली ते आणि एक व्यक्ती तिथे उभा आहे.

आणि निवडा निवडा खूप निवडा पाणी आणि निवडा आसमान दिसतो खूप दूर तिथे एक आसमान आहे.

हे एक मंदिर आहे तिथे एक व्यक्ती उभा आहे आणि पोज देतो फोटो .

बाया योगा करतात खूप खूप वेगळ्या वेगळ्या बाया आहे आणि भिंतीला--

आणि त्यांची आई पण दिसते मला इकडे झुला --

हिरवे झाड आहे वरती आसमान दिसतो मला पिवडा आणि पहाड पण दिसतो बाई लोक खूप एन्जॉय करत दिसत दिसत आहे.

पाठीमागे खूप झाड दिसतो मला आणि आसमान पण दिसतो वरती एक झेंडा दिसतो मला पिक मध्ये.

इथे हॉल आहे लोक जेवण करतात खुप सारे लोक आहे काही लोक खुर्चीवर बसून जेवण करतात काही लोक उभाराहुन जेवण करतात.

ते ब्राउन कलर ची माती आहे ते शेती करतात माणसं दिसतात तिथे बाळ पण आहेत खेळतांना.

आणि तिकडे पंडित पण मला दिस दिसतो लोक तिकड लाईन लावलेली आहे तिकड दर्शन पाया पडायसाठी.

पिकमध्ये मला खुप हिरवेगार झाड दिसत आहे.

आसमान दिसतो आणि परत जायचा रास्ता आणि ते वीज बनवलंय पाणी पण दिसतो मला.

ह्या फोटो मध्ये मॉल च्या बाहेरचा फोटो आहे मॉल चा नाव वेणू प्लस व्हरायटी आहे व्ही टू आणि तिकडे बॅनर पण दिसतो तिकडे--

ह्या फोटो मध्ये एक मेडिकल आहे त्याच नाव अनमोल मेडिकल लिहिलेल आहे आणि खाली ऍड्रेस दिलेला आहे.

कोणत्या तरी मंदिर आणि कि या किल्ल्याचा फोटो आहे तिथे खुप सारे माणस जातात बघायला आणि--

कोणत्यातरी स्टेशनचा फोटो आहे काही माणसं तिथे उभड आहे काही माणसं ते बसलेल्या आहे काही बाईलोक पण बसलेल्या आहेत काही बाई --

वाट आ कुणाशी बोलते आणि खूप माणसपण ट्रेन च वेट तिथे पटरी पण दिसते ट्रेननि बसायला तिथे सीट आहे.

एक माणूस तिथे शेविंग करतोय अन त्या--

कटिंग चा हेअर पण खाली पडलेला दिसतो--

हे बझारसारका फोटो आहे इथे खूप सारे केळे आहेत सुंदर सुंदर केळे दिसतेत ते एक बाई विकतेय आणि ते--